शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षण आणि काळानुसार बदलत होता. परंतु, त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली. कारण, अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांना आद्य राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासांमध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेत अस्मितेचे एक अविभाज्य भाग आहेत.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराशहरानजिक वसलेले शिवनेरी. ह्या डोंगरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्म तारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीय शके पंधराशे एकावन्न शुक्रवार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही शिवरशिवरायांची जन्मतारीख. दोन हजार एक साली स्वीकारली. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई ह्या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार, शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती.

ज्यांनी दख्खनच्या सल्तनतीची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या. त्या सिंदखेड राजाच्या लखुजी जाधव घराण्यातल्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राज यादव राज घराण्यातील वंशाचा दिवा करणारे मुघल संलग्न सरदार होते. शिवाजीराजांच्या जन्माच्यावेळी दख्खनमधील राज्यस्त राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा ह्या तीन इस्लामिक सलतनतींमध्ये. विभागणाऱ्या आपली जहागिरी ठेवली, स्वतःची एक लहानशी फौज. पदवी वाढवली शिवाजी महाराज हे मराठा कुटुंबातील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी, अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आलेली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुख हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला होता. इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये विजापूरच्या आदिलशाही सल्तनतीने दक्षिणेकडील राज्यावर आक्रमण केले. ही ही सल्तनत अलिकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. शहाजी राजे, पश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशात सरदार होते. आणि आदिलशाहीला मदत करत होते. शहाजी राजे हे जिंकलेल्या प्रदेशातील जहांगीरदारांच्या बक्षिसांच्या संधी शोधत होते. त्यावर ते वार्षिक कर वसूल करु शकत होते. शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजी राजांनी विजापूर सरदारांच्या पाठिंब्याने मुघलांविरुद्ध केलेल्या मोहीमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला आणि शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांना नेहेमी ह्या किल्ल्यावर त्या किल्ल्यावर जावे लागले.

लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजी राजे यांच्या एकोजी भोसले ह्या पुत्राचे पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापूर शासन आदिलशहाने बंगलोबंगलोरमध्ये शहाजी राजांना तैनात केल्यामुळे दादाजी कोंडदेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. सोळाशे सत्तेचाळीसमध्ये कोंडदेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापूर सरकारला आव्हान दिले. जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळेस पुण्याची फार दुरावस्था झालेली होती.

पुण्यात एका शेतात प्रतीकदायक सोन्याच्या मूलमुलाम्याचा नांगर फिरवून जिजाबाईंनी पुण्याची पुर्नस्थापना करायला सुरुवात केली.

शिवाजी राजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले. शिवाजी राजांच्या त्या आद्य गुरु मानल्या जातात. हिंदवी स्वराज्य सस्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवरायांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली, असे काही इतिहासकार मानतात.

सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला. आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंदर, कोंढाणा, चाकण यांचा समायांचा समावेश होता. तसेच त्यांनी सुपे - बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरणा गडासमोरील देवाचा डोंगर जिंकून घेतला. डागडुजी केली आणि त्याचे नाव रायगड ठेवले. यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड ही एक दशकाहून अधिक काळ त्याची राजधानी होती. यानंतर शिवाजी राजे कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर, विजापूर सरकारने या घटनांची दखल घेऊन कारवाई करण्याचे ठरविले. पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याच्या प्रयत प्रयत्नात. विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सरकारासरकारी मराठा सरदाराने शहाजी राजांना कैद केले. सोळाशे एकोणपन्नासमध्ये ̆जिंजी ताब्यात घेल्यानंतर कर्नाटकात आदिलशहाने स्थान मिळविल्यानंतर शहाजी राजांची सुटका झाली. सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे पंचावन्न दरम्यान शिवरायांनी आपल्या विजविजयात विराम दिला. आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा छापे मारीला सुरुवात केली. आणि सोळाशे छपन्नमध्ये वादग्रस्त परिसपरिस्थितीत चंद्रराव मोरे, विजापूरचे सरकार मराठा सरंमराठा सरंजाम सरंजामदार याचा वध केला. आणि त्यांच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या hill station जवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. भोसले आणि मोरे घराण्याव्यतिरिक्त सावंतवाडीचे सावंत, मुंदोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते. यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशहाची सेवा केली. अनेकांनी देशमुख हक्काने काम केले. या लढ्यात कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचांचा अवलंब केला. असेही वैवाहीक संबंध तयार केले, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार केले आणि त्यांच्याशी जोडले. शहाजी राजांनी त्यांच्या नंतरच्या काळात आपल्या मुआपल्या मुलांबद्दल द्विधा वृत्ती बाळगली आणि त्यांच्या बंडखोर कारवायांना नकार दिला. त्यांनी विजापूरपूरपुरींना शिवाजी बरोबर वाढले, ते करण्यास ते करण्यास सांगितले. सोळाशे सोळाशे चौसष्ट ते सोळाशे पासष्ट मध्ये शहाजी राजांनाराजांचा शिकार अपघातात मृत्यू झाला. शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानांमुळे विजापूर सलतनत नाराज होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर आणि तरुणअली अधिक शाह दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर विजापूरचे सरकार आणि स्थिर झाले. आणि त्यांचे लक्ष शिवाजी महाराजांकडे वळले. सोळाशे सत्तावन्नमध्ये सुलतानाने किंवा बहुधा त्याची हानी कारभारी अस्लम खान ह्या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठविले. शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापुरी सैन्या सैन्याने तुळजाभवानी मंदिर हे

आणि हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरांची विटंबना केली.

अफझल खान वाईजवळ आला. तेव्हा शिवाजी राजांनी सध्याच्या महाबळेश्वराजवळ वसलेल्या प्रताप गडावरून तोंड देण्याचे ठरवले. दोन्ही सैन्याने आपापसात अडथळे आणले, शिवाजी महाराज वेढा तोडू शकले नाहीत. तर अफझल खानाकडे शक्तिशाली घोडदळ असूनही वेढा घालण्याच्या साधनांची कमतरता होती. म्हणून दोन्ही किल्ले घेण्यास असमर्थ होते. दोन महिन्यानंतर अफझल खानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून, किल्ल्याच्या बाहेर एकांतात भेटण्याबद्दल बोलणी चालू केली. दहा ची बोलणी सुरु झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझल खानाचा आग्रह होता, पण शिवाजी महाराजांच्या वकीलांनी अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलाविले. दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येकजण केवळ एका तलवारीसोबत सशस्त्र यावे आणि एकच अनुयायी हजर असावा असे ठरले गेले. अफझलखान आपल्याला अटअटक करेल किंवा हल्ला तरी करेल असा शिवाजी महाराजांचा संशय होता.

त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत ठेवले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे घेतली.

याबरोबरच त्यांनी उजव्या हातात खंजीर घेतला. शिवाजी महाराजांसोबत जीवा महाला हा विश्वासु सरदार होता. तर अफझल खानसोबत सय्यद बंडा.

आणि शिवाजी महाराजांचे प्राण कंठाशी आले. त्याचवेळी अफझलखानाने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला. परंतु चिलखतामुळे शिवाजी महाराजांचे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून, शिवाजी राजांनी वाघनखे खानाच्या पोटात घातली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक ओआरोळी चहूकडे पसरली. बंडा सय्यदने तत्क्षणी शिवाजींवर दांड शिवाजींवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. तो तत्पर जीवा महालाने स्वतःवर झेलला. आणि शिवरायांचे प्राण वाचवले. यामुळेच होता शिवा म्हणून, होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली. आधीच ठरलेल्या इशाऱ्यांप्रमाणे, भेटीच्यावेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावर काढण्यात आले. आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडझुडपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करुन खानाच्या सैन्यावर हल्ला केला. खानाचा मुलगा फाजल फाजल खान आणि इतर काही सरदार लपत लपलपत लपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाजा होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजींच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना. हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनाना सकट पळून गेले.

विजापूरच्या सैन्यातील तीन हजाराहून अधिक सैन्य मारले गेले. आणि एक सरदार, अफझलखानाचे दोन पुत्र आणि दोन मराठा सरदार कैद झाले. विजयानंतर प्रतापगडाच्या खाली शिवरायांनी एक भव्य आ आढावा घेतला.

आणि त्या कबरीच्या कायम देखभालीसाठदेखभालीची व्यवस्था केली. अफझलखानाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी डोरो दोरोजी नावाच्या सरदाराला कोंकण पट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठविले. स्वतः शिवशिवाजी राजांनी कोल्हापूरापर्यंत जाऊन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफझलखानाच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. पन्हाळ्याचा वेढा या. या विजापुरातील सैन्याचा पराभव करुन शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोंकण आणि कोल्हापूरकडे कूच करुन पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला. आणि सोळाशे एकोणसाठमध्ये रुस्तुम जजमाल आणि अफझलखान याच्या नेतृत्वाखाली पाठविलेल्या विजापुरी सैन्याचा पराभव केला. मुघलांशी युती करुन सोळाशे साठमध्ये आदिलशाहीने आपला सेनापती सिद्दी जोहरला पाठविले. उत्तरेकडून मुघलसेना आक्रमण करणार होती तर दक्षिण सीमेवर सिद्दी जोहर हल्ला करणार होता. त्यावेळी शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह पन्हाळा किल्ल्यावर तळ ठोकुन होते. सोळाशे साठच्या मध्यात सिद्दी जोहरच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातला. आणि किल्ल्याचा पुरवठा मार्ग बंद केला. पुरवठा मार्ग बंद केला. पन्हाळ्यावरील गोळीबाराच्यावेळी सिद्दी जोहरने राजापूर येथील इंग्रजांकडुन grenade खरेदी करुन त्याची कार्यक्षमता वाढविली. किल्ल्यावर केलेले भडीमाराचा मदत अं भडिमाराची मदत करण्यासाठी काही इंग्रज तोफखानाचे नेमून घेतले. यावेळी इंग्रजांनी वापरलेला ध्वज सुस्पष्टपणे फडकविला गेला होता. इंग्रजांनी केलेला हा विश्वासघात शिवरायांना समजल्यावर त्यांना राग आला. त्यांनी डिसेंबरमध्ये राजपूर येथील इंग्रजी कारखाना लुटून आणि त्यांची आणि त्यांचा बदला घेतला. त्यांनी चार इंग्रजांना पकडले व त्यांना सोळाशे अं त्रेसत अं त्रेसष्टच्या मध्यापर्यंत तुरुंगात ठेवले. अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरांशी वाटाघाटी केल्या. आणि बावीस सप्टेंबर सोळाशे साठ रोजी विशाळगडावर माघार घेऊन किल्ला ताब्यात दिला. मध्ये राजांनी पन्हाळा किल्ला परत घेतला. पावनखिंडीची लढाई अं ही रात्रीच्यावेळी पन्हाळ्याहून शिवाजी महाराज निसटले. आणि शत्रूंच्या शतरुंच्या घोडदळांनी त्यांचा पाठलाग केला.

हे तीनशे सैन्यांसह घोडखिंड येथे शत्रुला रोखण्यासाठी, मृत्यूपर्यंत लढण्यासाठी स्वेच्छेने उतरले.

पावनखिंडीच्या लढाईमध्ये लहान मराठा सैन्याने मोठ्या शत्रूला रोखल्यामुळे शिवाजी महाराजांना निसटण्यासाठी वेळ मिळाला.

तरीही विशाळगडावरुन तोफ गोळीचा आवाज येईपर्यंत ते लढत राहिले. हा तोफेचा आवाज म्हणजे शिवाजी महाराज हे सुरक्षितपणे गडावर पोहोचल्याचे संकेत होते. घोडखिंडीनंतर बाजीप्रभू देशपांडे, शिवोजीसिंग जाधव, फुलोजी आणि तेथे लढणाऱ्या इतर सर्व सैनिकांच्या सन्मानार्थ पावनखिंड. पवित्रखिंड ही असे नामकरण करण्यात आले. शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमा अं मोहिमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळवली होती. परंतु औपऔपचारिक नसल्यामुळे तांत्रिकदृष्टया ते मुघल धनीती मुघल धनींना आणि विजापूर जहाँ गीरदाराचे पुत्र होते. त्याल ज्याला त्याच्या सात्विक प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नसतो. कोणत्याही राजासोबत सम दावा ते करु शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते, त्या लोकांकडुन स्वामी निष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्यभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वा स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे. व आपल्या राजकीय शक्तींच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते. आपल्या राजकीय निर्मितीला कायदेशीर मान्यता मिळवून देऊन, त्याचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. इतर मराठा नेत्यांना, त्यांच्याशी शिवाजी राजे हे तांत्रिकदृष्ट्या साम समान होते. त्यांच्या आव्हानांनादेखिल ही राजेशाही पदवी रोखु शकत होती. याबरोबरच शिवराय हे हिंदू मराठ्यांना मुस्लिम शासित प्रदेशात एक ससहकारी हिंदू सार्वभौम प्रधान करु शकत होते. ऐतिहासिक कागदपत्रांवरुन हे स्पष्ट होते की, सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना होती. निर्माण झालेली होती, असे लोक स्वतःला शिवाजी राजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते. व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बोलबंडखोर आणि स्वामी देशद्रोही होते. दृष्टिकोन बदलण्यासाठी राज्याभिषेकामुळे अशा मत्सअश्या मत्सरी सरदारांना शिवाजी राजे भोसले हे आता छत्रपती आहेत.

प्रास्ताविक राज्याभिषेकाची तयारी सोळाशे त्र्याहत्तर मध्ये सुरु झाली. तसाही काही वादग्रस्त समस्यांमुळे राज्याभिषेकाला जवळपास एक वर्ष उशीर झाला. शिवाजी राजांच्या दरबारातील ब्राह्मणांमध्ये वाद निर्माण झाला. वाद. त्यांनी शिवरायांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला. कारण हा दर्जा हिंदू समाजातील क्षत्रिय वर्णासाठी राखीव होता. शिवराय हे शेती करणाऱ्या गावांच्या प्रमुखांच्या वंशातून आले होते. आणि त्यानुसार ब्राह्मणांशी त्यांना शूद्र वर्णाचे म्हणून वर्गीकृत केले. त्या त्यांनी नमूद केले की शिवरायांनी पवित्र धाग्यांचा समारंभ कधीच केला नव्हता. आणि जो धागा क्षत्रिय घालतात तो कधीच घातला नव्हता. शिवाजी महाराजांन. प्रतापगडावर वीज पडली प्रतापगडावर वीज पडली. पुरोहित किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा. कारण काहीही असो चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राजांविषयी हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तात्कालिन पाश्चात्य वखार वखारवाल्यांची किंवा फारसी अर्वाचीन जी दुसऱ्या राज्याभिषेकाची केले केलेले अटळ नाही.

तसेच विजापुरी फोफोंडा

काय मॅम बसलो होतो तुम्ही काय करताय मॅम? काही नाही मी थोड इन्स्टाग्राम, वाट्सप, फेसबुक सगळ बघत होती.

हो सर्व तरुण पिढी जर व्यस्तच आहे. करतच आहे तर चला म्हटल आपण कुठे म्हातारे झालोय आपण थोड थोड करुन बघुया असा विचार केला चला आम्ही करतोय करतोय तुम्ही पण लागले सोशल मेडिया instagram वर हं काही नाही आता छान छान येतात ना व्हिडीयोज हे ते त्यामुळे तर आपला कसा वापर असतो सोशल मिडीया की हं फक्त एवढ आहे कामाच तेवढ बघायच काय ती महत्वाची माहिती वगैरै आहे ती बघायची तर तेवढ तेवढ आपण बगतो आता आजकालच्या तरुण पिढीसारख काय बाबा तरुण पिढी सोशल मेडिया

त्याचे एकदम जवडचे होउन गेलेले आहेत हा ते तर एकदम जवळचे आहेत त्याच तर आस आहे की काहीही झाल तरी म्हणजे हातात फौन पाहिजेच आता कितीही लहान लहान मुल आली कितीही लहान

हा बोला ना हॅलो हा किती लहान मुल आहेत म्हटल त्याच्या हातात मोबााईल दिसतात किती लहान लहान मुल तुम्हाला फैसबुकवर दिसतात आता मी बघते की माझे काही विद्यार्थी आहेत मला फेसबुकव friend request पाठवतात ईस्टाग्रामवर पाठवतात मला hi मॅम काय करता काय नाही अस पाठवतात अगदी लहान लहान मुल आहेत म्हंजे जी मला, मला सांगेल कि ते अत्ता सातवी आठवी म्हणजे मी जेव्हा त्याना शिकवायची तैव्हा पाचवी सहावीत होते आता तर सातवी आठवी़त असतील

हा हा आणि तरी मी अत्ता म्हंजे आता आता म्हणजे आत्त्तापासुनच म्हणजे मागच्या वर्षी पासन मी ईंस्टाग्राम वापरायला सुरुवात केली आहे त्याच्या आधी नाही वापरायची आ फेसबुक खुप आधीपासुनच सोडुन दिलेल होत नंतर व्हाॅटसअप वापरते हा व्हाॅट्सअप आणि ते पण अस अस म्हंजे ऑफिसचे काम करत सारकी नाही. अस काही झाल तरी व्हाॅट्सअप बघायच महत्वाचे मेसेज येतात ते बघायचे ग्रुपमध्ये वगैरे तर त्याच्यावरती बघायला लागत हुता आता आम्ही आमच्या, आता आम्ही आमच्या घरातच बघतो दहावी अकरावी बारावीची मुल आहेत खुप मोठ्या मोठ्या मोबाईलसाठी हट्ट करतात आणि का आणि का मला चांगला मोबाईल पाहिजे का तर मी सोशल मिडीया हैंडल करतो, त्याच कामाला इन्स्टाग्राम वर व्हि़डीयो बनवून टाकावे लागतात आणि जर आपण म्हटल की या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला मोबाईल घेऊन देणार नाही तर त्यांच उत्तर काय असते नाही मग मग ते दुसर बग नेक्ष्ट टाईम नाही मांगणार. बग मला मम्मी मला हा मोबाईल पाहिजे किंवा ताई मला हा मोबाईल पाहिजे मला हाच पाहिजे का बर का घेऊन पाहिजे ते होईलच नाही. मग आमच काॅलेजच काम असतो तर म्हणजे काॅलेज साठी मागयचा हट्ट करायचा आणि मग त्याच्यावर सोशल मिडियावर मॅसेज करत वेळ घालवायचा

ते नवीन जनरेशन हे का अत्ता नवीन जनरेशन हे सोशल मिडियावरुन त्यांना काय फायदा आहे का

तितक्या लवकर पसरतात किती पण होतात त्यांना अस होत आहे आणि आपण त्यापासून अस पराव्रत्त राहता येइल कि ह्या मुळे हा छोट्या छोट्या गोष्टी माहिती होतात त्यांना खुप काही जणांची गोष्टी माहित होतात, त्यांना खूप माहिती मोठी मौठी तिथे माहिती मिळते, खुप लोकांशी कनेक्ट होऊ शकतात म्हणजे सोशल झालेले आहेत सर्वजण एकमेकांशी बोलतात खुप मज्जा अत्ता किती एकमेकांशी बोलताना किती व्यक्ती इंस्टाग्राम वर आपण बघितलेच इंस्टाग्राम वर आपण बघितलेच आहे आधी जर आपण विचार केला की मला या व्यक्तीशी बोलायच आहे त्याला काॅल करायचा आहे, त्याला मॅसेज करायचा आहे तरी किती पैसे लागायचे. आणि आता तर एकाच त्वीटवर तुम्ही कितीही लांब असलेल्या व्यक्तीशी बोलू शकता, मैत्री करू शकता आता फेसबुक मुळे किती लोकांशी मैत्री होते की नाही आपली